या फोटोमध्ये तुम्हाला दाखवल आहे की दोन बिर्याणीची प्लेट ठेवली गेली आणि दोन्ही प्लेट मध्ये एक दोन फूल बिर्याणी हाल्फ बिर्याणी मला खूप त्याच्या समोर एक कोकोकॉला ची बॉटलय आणि एक बिसलरीची पण बॉटल ठेवली आहे.

खूप मोठ झाडय झाड हे खूप मोठा परिसर पडलेले आहे आणि हे जगा वरतून खूप छान चांगल दिसताते त्याच्यावर्त एक माणूस बसलेला आहे तो माणूस आपले फोटो खेचून राहीलाय.

जस तुम्हाला या फोटोमध्ये दाखवल आहे की सुशीलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्कर चंद्रपूर पडणारा हा कॉलेज आहे कॉलेज हा खूप जुन्या काळाचाय म्हणून हा काही --

फोटोमध्ये तुम्हाला जस दाखवल गेलय की एक माणूस आपल्या जीव बॉडी बनवण्यासाठी जिम मारत आहे आणि त्या जीम साठी खूप जोर लावत आहे आणि त्याने एक बूट घातलेला आहे आणि तो बूट माया मायाकडून त्यानी घेतलाय आणि तो बॉडी बनवण्यासाठी --